समोरच्या छायाचित्रामध्ये अशा सुंदरस असे एक इमारत आहेत त्या इमारतीच्या आतील भागातील दृश्य त्या इमारतीच्या आतील भागामध्ये एक सुंदरस असं काळ्या रंगाचे रॅक आहे त्या रॅक मध्ये खूप सारे असे बॉक्स ठेवलेले आहेत.